फुलांने सजवलेल्या कवलाच्या वरती आकारात एक बसलेल एक सुंदर अप्रतिम मर मूर्ती आहे दगडात.

काही जण आपल-आपल सामन-सामान घेण्या मध्ये गुंतलेले आहे वेग-वेगळ्या प्रकारच्या भाजीपाला सगळा येथे अवेलेबल आहे.

हे एक सुंदर देवाची मूर्ति आहे कड्यांनी सजवलेली आहे.

इथे अंध आतमध्ये जाण्या साठी वेगळा दरवाजा असतो बाहेर जाण्यासाठी वेगळा दरवाजा असतो आणि ते सगळे जण आणि ते सगळे जण पूजा पाठ करण्यासाठी येतात सगळे समूह एकत्र होतात आनंदीत राहतात.

आणि एक आस सुंदर इथे ज्याच्या मध्ये एक सुंदर अप्रतिम मूर्ति ठेवलेली आहे. दिवा पण लावलेल आहे एक सुंदर.

मांदिरीच्या मांदिरीच्या बाहेरच्या साइडला अह जे दुकानं असतात. एक इथे दुकान दिसत आहे कुलस्वामिनी भाज्या आणि फळे सेंटर म्हणून.

अह असा पांढर शुभ भ्रम आसा सरसगट वाहत येणारा सुंदर असा अप्रतिम झरा आहे.

हा एक सुंदर लग्नाचा मंडप आहे नी इथं सत्कार समारोह चालू आहे एका साईड ला एका साईड ला नवरा नवरी खुर्चीवर बसलेले असून बाकीचे पण सत्कार समोर--

तह विकतांनी लोकं आणि खरेदी करतानी पण वेग-वेगळ्या प्रकारची--

आणि एक सुंदर असा परिसर दिसत आहे. कडाने काही कचरा वैगरे काहीच नाहीये रस्त्याच्या.

हे आणि तिथ खेळण्यासाठी वेगवेगळ्या परचम खेळण्या आहेत जस घसरगुंडी दिसत आहे चित्रामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी.